अरे का म्हणता भो काय चाल्ल काही फोने नाही काही नाही मग काय म्हणतात अरे हाय कुठं लय दिवसा नंतर फोन केला भो गरिबाला हाव का मग काय म्हणतात अरे हाय कुठं लय दिवसा नंतर फोन केला भो गरिबाला हाव का हाव का

अरे ते ते कोंबडी फार्म टाकणार होत यर काय झालं अरे ते फेल झालं न ते लॉस मधी गेलं न यार कस काय रे

हा दुसरे माणसं काय सुधरु देत नसतेल तुम्हाला तेच ना हाव का अरे हाव यार ते बी नि आठी मग काय म्हणतं अह तेच पाह्यले गेल्तो मी म्हटलं काय आहे काय नि भो भाऊ ला फोने लावून पाहू म्हटलं काय ये काय नि अरे ते आपल्या

अरे त्याची तारीख धाऱ्याची ये यार लग्नाची बापरे त पोरगी पहिली का काय त्याला हाहं लग्नाची तारीख म्हणजे काय साखरपुडा झाला अनीश वाटतं अं नाही नाही डायरेक्ट one day करायचं म्हणते भो one day मधी का हा हा पण ते आमचं ते बारक्या भाऊ हे ना ते म्हणतो नाही नाही म्हणे तसं नि चालत म्हणे आम्हाला म्हणे आम्ही का मोठं VIP लग्न करायचय म्हणे आम्हाला अरे बावड्या हो म्हणा जेवढ य तेवढ गया आटपून म्हणा भेटली नशिबानं कुठून पोरीच्या घरचे आहे भो आता गरीब घरचे ये पोरीच्या घरचे काय करणार ये तेच न मग त्याच म्हण काय आहे मग उचलून आणणार हे का हा मग आता घरचे म्हणते आपण एक काम करू म्हणे नाही पोरीच्या घरचे म्हणे तुम्हाला लयच हौस हे तर एक काम करा म्हणे तुम्ही ये का डायरेक्ट हे न उचलून घ्या म्हणे आणि तुम्हाला जसं लागेल तसं करा म्हणे अन पोरीच्या घरचे म्हणे म्हणे भाऊ म्हणे आम्ही देऊन देऊन तरी किती देणार ये म्हणे पंचवीस एक हजार रुपये देऊ म्हणे कारण कि लग्नत्त ते पोरगी आहे सुरत ची हाहं इकडच्या पोरी मेल्या होत्या का आता काय भो आता त्या पोराचं प्रेम होत अन बारक्या काका म्हणते कि पाहू म्हणे आता आधी करायचं काय करायचं त तो काय हे बे बारक्या काका म्हणे तू जुगाड लावू लागला तो काय आता काय भो आता कायचं करावं आता काय करायच सांग पाहीन ते हाव न अरे पण एवढंच करायचं हे तर मग उचलूनच घेऊन यायची मग तुम्हाला लय हौस ये तर करायचं मग इकडचं हा मग काय

अह नाही म्हणजे आता पोरीच्या घरचे काय महंत आम्ही आमच्या हिशोबान लग्न करते म्हणे भो गरीबी गरीबी हा आम्ही तुम्हाला पंचवीस हजारू पे देतो म्हणे करा म्हणे कराच असेल तर पण हे म्हणतील आम्हाला लग्न VIP पाहिजीन तर मग

तिच्या घरचे म्हणते भो पोरीच्या म्हणे करायचं असेल तर आम्ही तुम्हाला पंचवीस हजार रुपये देतो आणि पोरगी उचलून घेऊन जावा तुम्ही तूम्च पहा ठरवा कस करायचं काय करायच आणि आम्हा ला सांगा

पोराचं हे ना आणि ते पण love marriage हे मग आता कस मग आता ते तर करूनच देणं ये न करून देणं नि देणं च हे ते आता झालं ते आता खेळ पांगला अन मग आता हे पुऱ्या गावा मधी चर्चा झालेलीये हा मग काय ये उचलून आणा काही आना आह हा मग आणखी काही update हा काय नि मग पाहू आता लाग्ननाच काय हे काय नी अरे घ्या वाजवून त्याच तसं पण कोण पोरगी देत होत तुम्हाला त्याला

त्याच्या पेक्षा त्याच वागून द्या लोकायच्या लग्नाला जातो दोन दोन चार चार दिवसा साठी आणि नुसता रात भर त्याचं पूर वावर हे करून टाकतो नांगरून टाकतो रातभर गाणे आयक्त

द्या म्हटलं आता वाजवूनच द्या पाहू म्हटलं आता पुढं चं पुढं जे होईल ते होईल आपण पाहिलं जाईल म्हणलं मग मावशी बी म्हणे बरं बरं ठीक ये म्हणे पाहू म्हणे आपण काय हे काय नि त

ते पोरगी नाव आयक्त नाही आणि हे नाव आयक्त नाही पोरगी आहे गरीब घरची आता पोरी सोबत याने असं असं केलेल्य तर काय करतो मग आता द्या म्हटलं मग आता वाजवून को वर ठेवता म्हटलं त्याला बिन घरात मग मावशी म्हणे बरं बरं ठीक हे म्हणे पाहू म्हणे आपण वाजवूनच देऊ म्हटलं बरं य म्हटलं मावशी हम्म तसा नाही सुधारणार तो लग्न झाल्यावरच सुधरीनं तो हं मग बरोबर हे का नी पाहू आता काय हे कस इकडं फीर तिकडं फिर काय करणार हे तो हा आणि काल रात्री आला लावा लागला डोकं हम्म आपल्या दुकानावरती गेलता अह अह गाडीचं मागील होता तो काल पण मी आता त्याला हे न गाडीचं नहोती दिली म्हणलं मला पण घेऊन चाल म्हणलं सोबत

अह काय म्हणे भो आता लग्न करायचं म्हणे आपल्याला लावाच म्हणे दोन चार लाख रुपये असेच लावायचे म्हणे आपल्याला डी. जे हें न ते मी म्हटलं अरे बाप बाप बाप म्हटलं बरंय म्हटलं भो मस्त येश कर हम्म येश करा म्हणा आता लग्न झाल्यावर काही हे नि म्हणा

सोडा ची अशीनं त तेच करण्य दुसरं काही नि सुधऱ्याचं अशींन त हाव न आता काय चं करावं आता काय सांगावं भो मग काय करणार हे दुसरं काहीच करू शकत नि ते व्हीन बावल ते कसं काय रे बावल होईल ते नाहीतर हाव न हाव न यार ते बिन एक धाकच हे अरे त्याचा पण एक धाकच हे न हा

कोणाच्या कोणाच्या तरी लग्नात उघड पडत होता म्हणे शर्ट बिर्ट काढून अरे हा हे लावलं होत त्यानि काजळ अंगाला हा लागलं होत उघडच पडला हे हे नि राहत का रे झपाट्या वाल काय म्हनतेंत त्याला ते नाय का ते अंगाला मारतेत ते लोकं आणि पैसे मागतेत हा हा एकदा तेच करून आला न बाबा आता काय सांगावं भो म्हटलं काय तमाशा लावला म्हटलं या पोरानी हाव न बरंय म्हणलं भो आता ह्यो भला आणि हे भले रे म्हणलं भो आता काय सांगा म्हणलं काय नि त्याच लोकां सोबत हाव न इकडं मावशी म्हणती त्याच्या नावावर आम्हाला पैसे टाकायचे ये अन हा असा करतो काय चं करणार ये काय माहित बारक्या काका म्हणते आता त्याला कितीक जीव लावू म्हणे मी लावून लावून हे पूर्ण असं कराय लागलं म्हणे आत्ताच त नंतर कसं करीन म्हणे ठेऊ का बरं बरं ठीक ये ठेव बाय आजकाल लोकांचा वित्तीय संस्था banking व आर्थिक संस्था यांचाशि असलेला संबन्ध digitalization मुळे

ते आवश्यक झालेलं आहे त्या अनुषंगाणे आज आपण अश्याच banking व त्याचे लागणारे गोष्टी किंवा त्याचे update काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर आता आपण पाहू banking करीता सुरुवातीला काय लागत तर सुरुवातीला सर्व ठिकाणी तुम्हाला KYC मागितले जाते तर आता हि KYC म्हनजे काय बर तर KYC च सरळ अर्थ पाहायला गेलं तर KYC म्हणजे know your customer म्हणजे आपल्या मराठीत तुमच्या ग्राहकाला ओळखा आजकालच्या काळात जवळ जवळ सर्वच लोकांची

म्हणजेच बँकेच्या customer ची माहिती बँकेला असणे हे फार आवश्यक झालं आहे आता बघा KYC महत्वाची का आहे हे आपण माहित करून घेऊ व त्याची माहिती वारंवार बँकेत update हि करावी लागते कारण banking व आर्थिक क्षेत्रामध्ये होणारा भ्रष्टचार किंवा गुन्हे फसवाफसवी हि टाळावी अन टळावी या करीत त्या क्षेत्राची update म्हणजे तुमच्या KYC ची update हि केली केली जाते आजकाल अगदी भाजी वाल्यापासून चांभारापासून ते मोठ्या मोठ्या mall मध्ये आपण online payment करतो त्यामुळे online payment करत असताना

KYC तुम्हाला मागत असतात व ती update करून द्यायची करून असते या मध्ये बँकेचा नाही तर लोकांचाच फायदा असतो कि ते फसवले जाणार नाहीत हा यांच्यातला

KYC कागद पत्रांकरिता एक Form भरून घेतला जातो व ग्राहकाचे ओळख त्याचे नाव त्याचा राहण्याचा पत्ता हि प्रक्रिया सुनिश्चित करते व त्या बँकेत तुमच्या बद्दलच record हे save करून ठेवलं जात व वेळोवेळी तुमचं record हे update केलं जातं जस कि तुमचं राहण्याचं ठिकाण बदललं किंवा अनुषंगिक काही बाब्या असतील त्या जर बदलल्या तर त्या तुम्हाला बँकेमध्ये

आता KYC करीता काय काय आवश्यक आहे तर KYC करीता तुमचे आधार कार्ड व इतर म्हणजे त्याच बरोबर KYC करीता वाहन चालक परवाना मतदार ओळख पत्र passportpan card अशी जी तुमची पत्ता नाव सांगणारे government authorised ओळखपत्र आहेत ती तुम्हाला बँकेपुढे सादर करावी लागतात तर तुमची KYC हि update होते व केली जाते त्या कागदपत्रांची खात्री केल्यानतर केवळ कोणत्या हि बँकेत खाते उघडण्यासाठी KYC आवश्यक आहे व ते RBI ने बंधनकारक केलेलं आहे KYC मुळे ग्राहकांची माहिती पटकन बँकेला उपलब्ध होते किंवा online काही fraud झाल्यास

banking क्षेत्रामध्ये या गोष्टी आजकाल compulsory केलेल्या आहेत मधील कोरोना काळात म्हणजेच दोन हजार व काळात दोन हजार वीस व दोन हजार एकवीस मध्ये शिथिल केलेले बँकेचे नियम आता परत कडक व बंधनकारक करण्यात आले आहेत RBI नुसार RBI म्हणजे reserve bank of india च्या नियमानुसार proprietorship firm अधिकृत स्वाक्षरी करणारे आणि वैज्ञानिक unit चे लाभार्थी मालक हे देखील video KYC सुविधेसाठी पात्र असतात KYC चे हि अनेक प्रकार आहेत जसे कि KYC म्हणजे electronically know your customer किंवा C KYC म्हणजे centrally know your coustmer बँकेत जर तुम्हाला KYC करायचे असेल तर तुम्हला बँकेत जाऊन कागदपत्र दाखवून त्यांची खातरजमा करायला लागते आजकाल digitalisation वाढल्यामुळे online banking प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे पण त्याच बरोबर लोकांची फसवणूक होणं व fraud होणं आर्थिक गुन्हे होणं याचे हि प्रमाण फार वाढलेले आहे म्हणून त्यामध्ये सावधगिरी बाळगणं अत्यावश्यक झालेलं आहे आजकाल आपण paytm phone pay google pay mobile sem या करीत बँकेची KYC UPDATE करण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणयाचे होण्याचे प्रमाण हि वाढले आहे त्यामुळे banking बाबत कुठले हि व्यवहार करताना तुम्ही सावधगिरी बाळगणं अत्यंत महत्वाचं आहे मागील दहा महिने ते एक वर्षात साडे चारशे लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आलेला आहे व cyber गुन्हेगार हे उद्योग कायम करत असतात किंवा KYC update च्या नावाखाली हि लोकांची फसवणूक होते त्यामुळे लोकांनी सावध राहिले पाहिजेत KYC update updation व verification करण्याची पद्धत खूप सोपी असते त्यामुळे KYC verification करणं टाळू नये उलट आपल्या फायद्यासाठी

xerox प्रति जमा कराव्या लागतात म्हणून banking हे क्षेत्र खूप विस्तारित क्षेत्र आहे अगदी किरकोळ व्यवहारापासून ते लाखो फोन चे व्यवहार आजकाल online केले जातात online केले जातात तर ते सुरक्षित हि असले पाहिजेत हि काळजी घेणं प्रत्येकाचं बँकेचं reserve बँकेच आणि सरकार या सगळ्यची जबाबदारी आहे पण याच्या मध्ये सर्वात पाहिलं कोण आहे तर तो ग्राहक तर त्या ग्राहकाने आपली आर्थिक व्यवहार करताना काळजी घेतली पाहिजेत शक्यतो जेष्ठ नागरिक यांच्यामध्ये जास्त फसवले जातात कारण जेष्ठ नागरिकांचा mobile शी किंवा online banking शी तेवढा संबंध आलेला नाही म्हणून त्यानि जास्त काळजी घेऊन आपली फसवणूक कशी होणार नाही याबाबत सावध राहील पाहिजेत टीव्ही वर किंवा निरनिराळ्या ठिकाणी हे एक reserve bank आपल्याला जाहिरातीतून दाखवतच असते कि तुम्ही कशी काळजी घ्या banking कसं सुरक्षित होईल online banking कस सुरक्षत होईल तेव्हा जेष्ठ जे pensioner आहेत कि ज्यांची कमाई कमी आहे कि जे

virtually जाऊन बँकेत जाऊन पॆसे काढणं पासबुक देणं हे प्रकार आता खूप कमी झालेत online banking सुरु झालेलं आहे तर याकरिता सर्वानी काळजी घ्यायला पाहिजेत तर आज banking हे दोन क्षेत्रात विभागल गेलं आहे पण आपली जबाबदारी काय आहे banking करत असताना online व्यवहार करत असताना आपण काळजी घेणं आणि सजग राहणं अत्यन्त महत्वाचं आहे कारण सगळं जग advance होतंय आपण हि त्या बरोबर advance झालं पाहिजे आणि banking आपलं सुरक्षित केले पाहिजे आणि आपले पैसेही त्यातून सुरक्षित होतील राहतील याची काळजी घेतली पाहिजेत माझ नाव अपेक्षा बांधवकर आहे आणि मी अं पर्यावरण Topic वर निबंध पर्यावरण Topic वर बोलणार आहे अं पर्यावरण हे नैसर्गिक जग आहे जे पृथ्वीभोवती आहे आणि एक विशेष भौगोलिक क्षेत्र तयार करते ज्यामध्ये मानव प्राणी वनस्पती आणि इतर सजीव आणि निर्जीव वस्तू अस्तित्वात आहे पर्यावरण एक अं अशी वस्तू आहे ज्यावर आपण पुष्कळ काही अं बोलू शकतो जसं की परिधान आणखीन आवरण या दोन शब्दांपासून पर्यावरण बनलेले आहे याचा अर्थ आपल्या सभोवतालचे वातावरण

पर्यावरणतूनच शक्य आहे आपल्याला पाणी हवा इत्यादी घटक पर्यावरणातून मिळतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि पर्यावरण हा हवामानाचा समतोल राखतो आणि त्या ऐवजी जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवतो लोकांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे आणि जनजागृती व्हावी यासाठी पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो आपल्याला पर्यावरणातून शुद्ध हवा मिळते नैसर्गिक वातावरणात झाडे झुडपे नद्या पाणी

दाट झाडे हे प्राणी आणि पक्ष्यांचे अधिवास आहेत घनदाट झाडे पर्यावरण शुद्ध ठेवतात आणि नेहमी आपल्याला आनंद प्रदान करतात पर्यावरण हे नैसर्गिक वातावरण आहे जे पृथ्वी नावाच्या या ग्रहावरील जीवनाची वाढ पालन पोषण आणि विनाश करण्यास मदत करते पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अस्तित्वामध्ये नैसर्गिक वातावरण मुख्य भूमी भूमिका बजावते आणि ते मानव प्राणी आणि इतर संजी सजीवांना नैसर्गिक रित्या वाढण्यास आणि विकसित होण्यास मदत करते परंतु मानवाच्या मानवाच्या काही वाईट आणि स्वार्थी कृतीमुळे आपल्याला अं पर्यावरण पर्यावरणावर परिणाम होत आहे अं हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे की प्रत्येकाने आपले पर्या पर्यावरणाचे संरक्षण कशे करावे आणि हे जाणून घेतले पाहिजे की जेणे अं हम्म ज्या है नी ते कायमचे सुरक्षित ठेवता आले पाहिजे आपल्याला की पर्यावरण आपण कसं सुरक्षित ठेवू शकतो आणि या ग्रहावरील जीवसृष्टीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी निसर्गाचा समतोल राखता येउ असं काही आपल्याला करता आलं पाहिजे पर्यावरणाम प पर्यावरण म्हणजे सर्व नैसर्गिक परिसर जसे की जमीन हवा पाणी वनस्पती प्राणी घनपदार्थ कचरा सूर्यप्रकाश जंगल आणि इतर गोष्टी हे आपण सर्वांनाच माहिती आहे निरोगी वातावरणामुरे मुळे निसर्गाचा समतोल राखला जातो तसेच पृथ्वीवरील सर्व सजीवांची वाढ पालन पोषण आणि विकास होण्यास मदत होते

तर ते संपूर्ण वातावरण म्हणजे वातावरण जलमंडल आणि Leposphere त्रास देतो नैसर्गिक वातावरणाव्यतिरिक्त मानवनिर्मित वातावरण देखील अस्तित्वात आहे जे तंत्रज्ञान कामाचे वातावरण सौंदर्यशास्त्र वाहतूक गृहनिर्माण उपयुक्तता शहरीकरण मानवनिर्मित पर्यावरणाचा नैसर्गिक पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो ज्याच्या आपण सर्वांनी मिळून जतन केली पाहिजे ते जे की फारच जरुरी आहे नैसर्गिक वातावरणातील घटकांचा वापर संसाधन म्हणून केला जातो परंतु काही मूलभूत भौतिक गरजा आणि जीवनाचा उद्देश अं पूर्ण करण्यासाठी मानवाकडून ही त्याचा वापर केला जातो आपण आपल्या नैसर्गिक संसाधनांना आव्हान देऊ नये आणि पर्यावरणाला इतके प्रदूषित किंवा कचरा टाकणे थांबू नये आपल्या नैसर्गिक साम साधन संपत्ती महत्त्व देऊन त्यांचा नैसर्गिक शिस्तीत राहून वापर केला पाहिजे पृथ्वीवरील जीवनाचे पालन पोषण करणे हे निसर्गाने दिलेली देणगी आहे आपण आपले जीवन चालू ठेवण्यासाठी जे काही वापरतो ते पाणी हवा सूर्यप्रकाश जमीन वनस्पती प्राणी जंगले आणि इतर नैसर्गिक गोष्टी सारख्या पर्यावरणाच्या अंतर्गत येते पृथ्वीवर निरोगी जीवनाचे अस्तित्व शक्य करण्यात आपले व पर्यावरण खूप महत्त्वाची भूमिका बजावते

पर्यावरणाच्या प्रदूषणामुळे अनेक आजार होतात ज्याचा त्रास माणसाला आयुष्यभर भोगावा लागतो ही एक समुदायाची किंवा शहराची समस्या नाही ही एक जागतिक समस्या आहे जी स्वतःच्या प्रयत्नाने सोडवली जाऊ शकत नाही याकडे नीट लक्ष न दिल्यास एक दिवस जीवनाचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते शासनाने सुरू केलेल्या पर्यावरण संरक्षण कार्यक्रमात प्रत्येक सामान्य नागरिकानी सहवा सहभागी व्हावे प्रदूषणापासून निरोगी आणि सुरक्षित राहण्यासाठी आपण आपल्या पर्यावरणाप्रती आपल्या चुका आणि स्वार्थ सुधारला पाहिजे त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे परंतु हे खरे आहे की प्रत्येकाने केलेल्या थोड्याशा सकारात्मक कृतीमुळे वातावरणात मोठा फरक पडू शकतो वायु आणि जलप्रदूषणामुळे विविध आजार विकारामुळे आपले आरोग्य धोक्यात येतं येत असतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एका दिवसातील कोणतीहि गोष्ट निरोगी म्हणता येणार नाही कारण आपण जे खातो त्यावर कृत्रिम खतांच्या दुष्परिणामांचा आधीच परिणाम झालेला असतो ज्यामुळे सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगाशी लढण्यासाठी आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते आणि ती कमकुवत होते म्हणूनच निरोगी आनंदी राहूनही आपल्यापैकी कोणीही कधीही आजारी पडू शकतो म्हणूनच ही जगाब जगभरातील एक प्रमुख समस्या आहे जी सर्वांच्या अथक प्रयत्नांनी सोडवली पाहिजे पर्यावरण संरक्षण कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आपण जागतिक पर्यावरण दिनाच्या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे पृथ्वीवर जीवन शक्य करणाऱ्या सर्व नैसर्गिक गोष्टींमध्ये पाणी हवा सूर्य आपण आधी पण बोललो कि प्राणी वनस्पती अशे मानले जाते की पृथ्वी हा विश्वातील एकमेव ग्रह आहे ज्यामध्ये जीवनासाठी आवश्यक वातावरण आहे पर्यावरणाशिवाय आपण येथील जीवनाचा अंदाज लावू शकत नाही त्यामुळे भविष्यात जीवनाची शक्यता सुनिश्चित करण्यासाठी आपण आपले वातावरण सुनिश्चित करावे सुरक्षित ठेवावे आणि स्वच्छ ठेवले पाहिजे जगभरात पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे ही सर्वांनी पुढे येऊन पर्यावरण रक्षण अं रक्षणाच्या मोहिमेत सहभागी व्हावे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण आणि सजीव यांच्यामध्ये विविध विविध चक्रे नियमितपणे होत असतात तथापि अशी चक्रे विस्कळीत झाल्यास निसर्गाचा समतोल देखील बिघडतो ज्याचा परिणाम मानवी जीवनावर हो आपले वातावरण आपल्याला आणि अस्तित्वाच्या इतर प्रकारांना हजारो वर्ष पृथ्वीवर वाढण्यास विकसित करण्यास आणि भरभराट करण्यास मदत करतात मानव हा पृथ्वीवर निसर्गाने निर्माण केलेला सर्वात हुशार प्राणी असा मानला जातो पण मानला जात असल्याने पण त्यांनी विश्वातील गोष्टी जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते ज्यामुळे त्यांना तंत्रज्ञान प्रगती होते प्रत्येकाच्या जीवनातील अशा तांत्रिक प्रगतीमुळे पृथ्वीवरील जीवनाची अं अशक्यता धोक्यात येते कारण आपले पर्यावरण हळूहळू नष्ट होत आहे नैसर्गिक हवा माती आणि प्राणी प्रदूषित हो प्रदूषित होत असल्याने एक दिवस एक दिवस ते जीवनासाठी इतके घातक बन बनल्याचे दिसते मानव प्राणी वनस्पती आणि इतर सजीवांच्या आरोग्यावर आरोग्यवराही त्याचा वाईट परिणाम दिसू लागला आहे हानिकारक रसायनांचा वापर करून कृत्रिम रित्या अं तयार केलेली खते माती खराब करत आहेत अं जी अप्रत्यक्षपणे

प्रत्येक व्यक्ती मोबाईल अं जितका जास्त होऊ शकतो तितका जास्त होतो अशा व्यस्त गजबजलेल्या आणि प्रगत जीवनात अशा छोट्या छोट्या वाईट सवयी रोजच्या रोज जपायला हव्यात हे खरे आहे की शेवटी फक्त छोटासा प्रयत्न आपले बिघडलेल्या वातावरणात मोठ्या सकारात्मक बदल घडवून आणू शकतो किंवा आपल्या स्वार्थासाठी आपण नैसर्गिक संथा संसाधनांचा चुकीच्या मार्गाने वापर करू नये आणि आपल्या विध्वंसक इच्छा पूर्ण करू नये आपण आपले जीवन सुधारण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित आणि विकसित केले पाहिजे परंतु भविष्यात

याची आपण खात्री केली पाहिजे आपण सर्वांनी पर्यावरणाबाबत जागरूक असणे गरजेचे आहे वृक्षतोडीवर शासनाने कठोर कायदे केले पाहिजे यासोबतच पर्यावरण स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य मानले पाहिजे कारण स्वच्छ प वातावरणात राहूनच मानवाचे आरोग्य निर्माण आणि विक विकास होऊ शकतो आशा आहे की कि अं लोकांना ही गोष्ट लवकरच कळेल आणि लोक अं ह्यावरून अं पर्यावरणाबाबत अं सुरक्षित अं विचार करू लागेल उद्योगच उद्योगातून निघणारे दूषित पदार्थ आणि धूर यांची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे पर्यावरण आपल्यासाठी एक मौल्यवान रत्न आहे हे समजलं पाहिजे या वातावरणाबाबत आपण सर्वांनी जागरूक राहणे गरजेचे आहे पर्यावरणाचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण स्वच्छतेची ही काळजी घेतली पाहिजे झाडांचे महत्त्व समजून जास्तीत जास्त झाडे लावू शकतो घनदाट झाडे वातावरण शुद्ध ठेवतात आणि सावली देतात घनदाट झाडे हे प्राणी आणि पक्षांच्या जीवाशी म्हणूनच आपण अधिकाधिक झाडे लावली पाहिजे बेशुमार वृक्षतोड थांबली पाहिजे अत्यंत अत्यंत गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करावा दूषित आणि विषारी पदार्थांच्या विल्हेवाटीसाठी कठोर कायदे केले पाहिजेत पर्यावरणाचे महत्त्व समजण्यासाठी लोकांनी जनजागृती केली पाहिजे आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले पर्यावरण संतुलनासाठी तयार केलेला हा उपक्रम आहे अशाप्रकारे आपण आपले पर्यावरण वाचवले पाहिजे लोकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे शांत आणि निरोगी जीवन जगण्यासाठी

त्यामुळे पर्यावरणाचा विचार करणे तर दूरच पण पर्यावरणाचा विचार न केल्यामुळे निसर्गाला नवे तर मानवाला अनेक दुष्परिणामांना समोर जावे लागते आहे त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरणाचा पर्यावरणास होत असलेल्या बदलाचा विचार केलाच पाहिजे आज प्रत्येकाने आपल्या भोवती असलेल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी व समर संवर्धनासाठी वचनबद्ध होऊन गांभीर्याने व सातत्याने कृती केली पाहिजे नाहीतर भावी पिढीला अपुरी सा साधन संपत्ती प्रदूषण लोकसंख्या वाढ व त्याच बो बरोबरीने येणारे सामाजिक आणि आर्थिक ताण तणावाला सामोरे जावे लागेल म्हणून पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो या दिवसामुळे तरी लोकांना पर्यावरणाची गरज व महत्त्व समजून येईल असं वाटतं

सजीव सृष्टी धारण करणारा एकमेव ग्रह म्हणूनच तर आपल्या पूर्वजांनी त्याला देवरूप मानले होते या ग्रहाला घट्ट बांधणारी धरणी माता उदार अंतःकरणाची आहे त्या जीवसृष्टीच्या भयान पोषणासाठी ती अनंत हसते आणि भर भरभरूनहि देते आपल्याला सगळं काही तीच देते पण अशा उदार अंतःकरणाच्या मातेची आम्ही आज काय कदर करतो उलट तिचे पर्यावरण दूषित करत आहोत मानवाने एक गोष्ट कधीही विसरू नये ती म्हणजे आपण जे समोरच्याला देतो तेच आपल्याकडे परत येते आज आपण पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात हास करत आहोत पण मित्रांनो निसर्ग हा मानवाचा खरा मित्र आहे हा मित्र जर मान अं मानवावर रागावला तर आपण त्याचा राग सहजासहजी दूर करू शकत नाही त्यासाठी आपल्याला खूप किंमत मोजावी लागेल हे मात्र खरं मित्रहो निसर्गालाही राग येतो नेहमी आपल्याला साथ देणारी निसर्ग जरा अचानक इतका संतप्त आणि संहारक झाला तर काय होऊ शकतो हे नक्की कळेल तर मानवाची अवस्था काय होईल मानवावर उपास मारीची वेळ येईल हवेसाठी त्याला तरफडावे लागेल पाण्यासाठी त्याला व्याकुळ व्हावे लागेल अन्नाच्या शोधात भटकावे लागेल आणि यातच माणसाचा एक दिवस विनाश होईल आज आपण जर पर्यावरण कडे पाहिल तर लक्षात येईल की पाण्यामध्ये जमिनीवर आणि वातावरणात प्रदूषण नावाच्या राक्षसाने थैमान घातलेले आहे

जसे की जल प्रदूषण वायू प्रदूषण भू प्रदूषण ध्वनी प्रदूषण आणि आता नवीन नावारूपाला आलेला सगळ्या प्रदूषणांचा बाप संक्रण्यात आलेले प्रदूषण म्हणजे लोकसंख्या प्रदूषण ये सगळ्या प्रदूषणांच्या मुळास मुख्य कारण आहे प्रथम पृथ्वीतलावर ती मानवी उत्क्रांती घडत गेली आणि हळूहळू ही मानवी उत्क्रांती इतकी वाढत गेली की ती आजतागायत मोजता येणार नाही याचा परिणाम असा झाला की या वाढत्या लोकसंख्येमुळे माणसांच्या गरजाही वाढू लागल्या त्यामुळे कारखानदारी औद्योग औद्यो औद्यो औद्योगीकरण शहरीकरण हे सगळं वाढत गेलं कारखानदारी मध्ये कारखान्यातून निघणारे दूषित पाणी हे पवित्र अशा नद्यांतून सोडले जाते जी नदीत आपल्या जीव मित्राची पाण्याची तहान भागवते ते मित्र च या नदीच्या पोटात विषारी रसायने घालून तिला अपवित्र करण्याचं काम करत आहेत शहरातील सांडपाणी या नद्यामध्ये सोडलं जात पुण्यातील मुळा मुठा अमरावती मधील चंद्रभागा कोल्हापुरातील पंचगंगा या नद्या याच उत्तम उदाहरण आहेत यामुळे या नद्यातील जलचर प्राणी हे तडफडून मरत आहेत यांनी आचा याचा परिणाम म्हणजे पर्यावरणाने दिलेली जलचर संपत्ती